सूर्यनारायन त्या पाण्यात आपल्याला दिसत आहे आणि त्या पाणाच्या आजूबाजूला असे मोट मोठे इमारती बनलेलं आहे.

इथे म गाय उभी हाय बाइक उभी हाय.

हम्म त्या हॉल मध्ये दोन तीन डस्टबिन ठेवलेलं आहे बाकीच्या तिथे खुर्च्या लावलेल --

तिथे एक मोठासा गेट बनवलेला आहे तीथे एक लाइटीचा खांबा आहे.

हे डोंगर हाये तिथे मस्त सुकलेले झाड-झुडपं हायेत तिथे खाली फरशीचे खांड पडलेले आहे.

त्या किल्ल्यापाशी ही नदी हाये त्या नदीपाशी खूप मोठेमोठे झाड हायेत आणि तिथ लाइटीचे खांब हाये आणि ते तिथ पाणी वाहताना दि--